तू तानाजी पिच्चर बघितलायस?

चांगले विचार मांडले जातात, त्यापैकी एक आहे हा. मग खुप तशे खूप बनले, शेर, जस कि शेर शिवराज.

अ हर हर महादेव , आपल्या भेटीस येत आहे .

तू त्याचा सारांश सांगू शकतो का, कारण मी तो बघितला नाहीये रे. अं मध्ये अं म्हणजे अं छत्रपती शिवाजी महाराजांची अं काय युक्ती होती त्या मागे, त्यांनी कस अं अफझल खानाला, अं अफझल खानाचा वध केला वध त्यामागची अं सगळी रणनीती,

चांगलाय मस्तय स्टो स्टोरी त्याची अजून तो तानाजी पण हिंदी मध्ये अजून तो अं तानाजी अं हिंदी डब मध्ये कंपॉस झाला आहे असं मी ऐकलंय. खूप चित्रपट आता ऐतिहासिक, अं चित्रपट अं पूर्ण अं आपल्या अं देशभरात अं पोचला पाहिजे त्यामुळे हे डब्बीन्ग अं खूप महत्वाचे आहे.

अं पिच्चर सोबत ते लाइव्ह शोस असतात ना अं बिग बॉस सारखे, तू ते बघतो बिग बॉस मराठी वगैरे बिग बॉस मध्ये अं, बिग बॉस सुद्धा आवडतं, मी मराठी बिग बॉस खूप बघतो आणि त्यामधला माझा आवडता कॉन्टेस्टन्टअं विकास आहे.

मला पण तोच आवडतो कारण तो चांगला खेळतो आणि त्याची पर्सनॅलिटी पण चांगली आहे.

एकामुळेच अं सीझन थ्री बिग बॉस मराठी मध्ये विशाल निकम जिंकलेला कारण कि त्यांनी युक्ती वापरली शक्ती तर जय दुधाने ने पन वापरलेली पण विशाल निकम ने युक्ती सुद्धा वापली म्हणूनच तो जिंकलाय.

अं तेच तर कष्ट अं कष्ट तर करावेच लागतात, कष्ट केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही, कोणतेही क्षेत्र असून दे.

अरे कष्ट केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही कोणतेही क्षेत्र असून दे ते.

क्रिकेट अम सुद्धा बगतो पण वर्ल्ड कप यंदाचा बघितला अम तशी अम भारताने खूप अम चांगली सुरवात केली फक्त काही कारणांमुळे किंवा अम आपण म्हणू शकतो कि लक नसल्याने आपण जिंकलो नाही.

पण ओव्हरऑल पूर्ण एक बाकी तो अम, अजून अम अजून काय अं आता काय सध्या करतोस? मी आता अं बारावीचा अं अभ्यास करतोय आता, बारावी पास होऊन मग पुढे मग इंजिनिअरिंग वगैरे करायचंय. तुझं काय चालले आहे मग आणि पुढे काय करणारेस तू? ing अम मी सुद्धा आता तुज्या बरोबरच आहे कॉलेज ला. आणि मी अम मी अम सी इ टी देऊन पुढे मग अम स सिविल इंजिनिअरिंग

तू चांगलं क्षेत्र निवडलय तसंच मी पण आय टी इंजिनियरिंग मध्ये जाणार आहे कारण कि कोरोना नंतर आपल्या सर्वांनाच, कॉम्प्युटर आणि अम सोशल मीडिया ची गरज भासते त्यामुळे वेब डेवेलोपिंग वगैरे नवीन नवीन क्षेत्र चांगले आहेत.

ठीक ठीक ए, अम बाकी तुज अम बाकी तो तुझा आवडता विषय कुठचा असा, म्हणजे अम अम फिज़िक्स, केमिस्टरी आणि मॅथ्स मधला? मॅथ्स मॅथ्स माझा खूप आवडता विषय आहे कारण त्यातलं इंटिग्रेशन चॅप्टर मला खूप आवडतं, तुला कोणता आवडतो सब्जेक्ट? मला सध्यातरी केमिस्त्री खूप आवडतो कार अम कारण त्यामध्ये असं लॉजिक सुद्धा नाहीये अन जास्त असे फॉर्मुलेस नाहीये, फक्त आपल्याला रिएक्शन अम कशे अम डेव्हलप ते कुठच्या अम म्हणजे कुठच्या क्वेश्चन ला रिएक्शन कुठची ते ओळखता यायला पाहिजे. हे जर समजले तर केमिस्टरी खूप ईज़ी आहे माझ्या मते.

नाही रे बाबा केमिस्टरी चा सध्या तरी मला अम केमिस्टरी चा थोडा कंप्लिट करायचाय त्यामुळे केमिस्टरी च्याच मागे आहे त्यामुळे असं वाटतंय कि केमिस्टरी थोडं ईज़ी आहे. मग गावी गेलेलास कि नाही दिवाळीत? अरे गे अम नाही रे बारावी मुले जाताच नाही आलं पुढच्या वर्षी जाणार आहे.

हा जाऊन आलो अजून पण माझे थोडे राहता आल्यामुळे दुःख वाटतंय ओके ओके मग मागच्या वेळेस जाऊन काही खाल्लंस कि नाय. माशे वगैरे नाय लाडू करंजी खाल्ली दिवाळीची, तू खाल्लीस काय? नाय आम्ही घरीच आम्ही घरीच खाल्लं आम्ही गावी नाय खाल्लं. चांगली गोष्टये असंच घरचं जंक फूड वगैरे नको खार खात जाऊस चायनीज वगैरे uncelar.

आज-काल पॉल्युशन खूप खूप वाढल असं मी ऐकलं प्रदूषण तर खूपच वाढलय प्रदूषण हा मानव जीवनातील गंभीर समस्यांचा विषय आहे.

अनेकअडचनिन पासून सगळ्याना सामोरे जावे लागत आहे हा ते कोविड चा काळ होता तेव्हा तू बातमी ऐकलेलीस कि ते हिमालय दिसत होता. बातमी ऐकलेलीस काय हो ऐकलेली. अशाच जर आपलं अम धरती चांगली राहील, चिमण्या येतील परत कधी ना कधी मुंबईमध्ये आशा लागून राहिलीये.

बाकी अम मग अम प्रदूषणामध्ये झाडांचेहि महत्व आहे. जर आपण झाड लावले तर प्रदूषण कदाचित कमी होऊ शकतं.

हो ते तर आहेच कारण अम प्लास्टिक सारख्या वस्तू वापरल्याने अम खूप सारेअम प्रदूषणीय अम विषारी अम गॅस अम आपल्या आजूबाजूला, थर्माकोल अशा सगळ्या वस्तू अम पाहिजेत. हा मला पण तसं वाटत आहे. आपण काळजी घ्यायला हवी, नीट अम केर कसा काढला पाहिजे, अम प्रदूषण युक्त प्लास्टिक वगैरे असे युस न वापरले नाही पाहिजे असं मला वाटत

हा हा चांगली गोष्ट आहे आहे तू आत्तापर्यंत किती झाडे लावलीस? म्हणजे आत्तापर्यंत तू अठरा झाडे लावलीस. मी आतापर्यंत अम तरी अम पाच सहा झाडे लावली असतील. तू किती झाडे लावली तुझ्या आयुष्यात ? मी आत्तापर्यंत फक्त सात झाडे लावलीयेत त्यातली तुळसच दोन-तीनदा लावली आहे खरंतर ओके ओके चांगली गोष्ट म्हणजे या यातून आपल्याला हे समजतं की आपण ही प्रदूषण कमी करण्यामध्ये, आपलाही थोडाफार हातभार आहे. हा ते तर आहे बाकी मग तुला, तुझ्या अंगात कला वगैरे असं काही आहे ? हो मला अभ्यासाबरोबरच पुस्तकं वाचायला सुद्धा खूप आवडतात आणि अम परत अम,

कारण त्यातून आपल्याला खूपच ऐतिहासिक माहिती मिळते आणि मला असं वाटतं कि ती आपल्या लोकांपर्यंत पोहोचायला हवी त्यामुळेअम असे अम अम जे आपल्याला इन्फॉर्मेशन देऊन जातात अशी चित्रपट बघावेत. हम्म चांगली गोष्ट आहे ना अम तसच मला पण अम चित्र काढायला खूप आवडते, चित्र काढताना माझा अम टाईम असा लवकर जातो

तुझ अम पुढे तुझं काय एम आहे ? तुझे काय काय गोल्स आहेत ? काय काय व्हायचंय तुला आयुष्यात ?

माझे आदर्श तर अम माझे आई-वडील तर आदर्श आहेत सर्वात प्रथम तर आणि, नंतर जसे की अम सचिन तेंडुलकर कारण त्याने अम आपल्या अम आपल्या खूप छोट्या वयात ,छोट्या वयातच अम आपला एम डिसाईड करून अम अम आपल्याला आयुष्यात काय बनायचे हे त्याने अम दाखवून दिले पूर्ण जगाला त्यामुळे तो सुद्धा एक अम आपल्यासाठी एकअम आदर्श अमआहे असं मला वाटतं

तुझा आदर्श कोण आहे? माझी आई वडील आणि सुभाष चंद्र बोस. हो आणि त्याच बरोबर आहे मी एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाचं नाव अम अम घेण राहून गेलंय, एपीजे अब्दुल कलाम हे सुद्धा अम यांचं व्यक्तिमत्त्व खूप आहे कारण त्यांना मिसाईल मॅन या नावाने सुद्धा ओळखले जात, त्यांच्या अम लहानपणीअम त्यांच्याकडे वाजवायला फटाकेही नव्हते, त्यामुळे त्यांनी स्वतःचे फटाके स्वतः बनवलेले आणि अम त्यामुळे आज अम त्याच कला मुळे कदाचित त्यांना अम ते मोठे होऊन त्यांना अम मिसाईल मॅन असं बोललं जाव कारण कारण त्यांच्यात ती अगदी लहानपणा पासूनच कला होती आणि मोठे होऊन ती कला त्यांना उपयोगात आली अम कसे मिसाईल घडवणे अम कसे अम म्हणजे त्यांनी अम सायन्सला थोडक्यात अम विज्ञानाला हातभार दिला असं मला वाटत. हा तसही एपीजे अब्दुल कलाम अम छोट्याशा दिव्याखाली अभ्यास करत होता.

चांगलं व्यक्तिमत्व असं आपण बोलू शकतो. त्यांचं एक अम म्हणजे अम अम त्यांनी सांगितलं सुद्धा आहे यशस्वी क कथा वाचू नका.

अम नाहीतर आज कालचे अम लोकं ते सोशल मीडिया च्या जाळ्यात अडकत चालले आहेत तुला काय वाटत याबद्दल? हो कारण सोशल मीडिया हे अम जितके चांगले तितकेच वाईट, सुद्धा आहे कारण की आपण खूप लोकांना बघतो की सोशल किंवा सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये अम पूर्ण, वाहून जातात अम त्यामुळे त्यांचं अम त्यांचं अम पर्सनल आयुष्य त्यांचं करियर हे या त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मला असं वाटतं की अम अम सोशल मीडियाचा जितका आपला वापर जितका आपल्या आयुष्याला उपयोग आहे तितकाच करायला हवा

हो ते तर अगदीच ते अम म्हणजे मुलावर किंवा त्या व्यक्तीवर अम अम कम्प्लीटली डिपेंड आहे कि तो कशाप्रकारे अम तर ते त्याचा वापर करतो. हम्म तसंच आपली पर्सनालिटी एक चांगला एरिया आहे महत्व हे आपलं. बालपणीचे असे काही किस्से आहेत का ?

अम,

साजरा होणाऱ्या अम गणेशोत्सवाबद्दल कायबोलशील? हा लहानपणी मला मिरवणुकीत जायला खूप आवडायचे कारण कि मिरवणुकीत तो असणारा डीजे त्यात नाचताना, मिळणारी मजा खूप त वेगळीच असायची हो ते तर आहेच कारण अम आपलं लालबाग-परळ हे खूप मोठमोठ्या मुर्त्यांसाठी सुद्धा ओळखल जातं त्यामुळेच गणेशभक्तांची खूप मोठी गर्दी आपल्याला इथे पहायला मिळते हे तर तू तू बालपणापासून अनुभवलं असेलच हा अम लालबाग मधला लालबागचा राजा हेच वैशिष्ट्य आहे लालबागचा असं मला वाटत. हो ते तर आहे कारण त्या अम तो एकच गणपती अम आकर्षक करतो आणि तो एकच असा अम म्हणजे अम गणपती आहे अम अम जे

हा लोक दूर दूर वरून येतात.

आजोबांचें मित्र गुजरात वरून पाया पडण्यासाठी येतात. अकरा दिवस

अम रोषणाई सुद्धा असते.

त्यामुळे पूर्ण असं अम रम रम्य वातावरण होऊन जातं लालबाग या लालबाग परळ मध्ये त्या अकरा दिवसांमध्ये आणि ज्या अकरा दिवसांमध्ये आणि ज ज्या दिवशी गणपती विसर्जनला जातात त्या, नंतर एकदम म्हणजे शांत शांत वाटतं लालबाग-परळ. तसं तर अकरा दिवस असणाऱ्या उत्सवानंतर बाराव्या दिवशी,

हो ते तर आहे बाप्पाची वाट तर पाहतच असतो. आता कधी येणार तो बाप्पा ?

मला त्यानंतर तो म्हणजे नवरात्र उत्सव.

हम्म हो ते तर आहेच कारण ते शेवटचे चार पाच अम दिवसांमध्ये अम खूप म्हणजे खूप धमाल करतो अम परत मित्र मैत्रिणींबरोबर आपण अम दांडिया वगैरे खेळायला जाऊ त्यामुळे थोडं माईंड फ्रेश होत हम्म ते तर आहेच तर माझ्या आहे ना घरी .

या लालबाग परळ एवढं प्रसिद्ध आहे,

हो कित्येकदा खाल्लाय कारण अम आपण लालबाग परळ मध्ये अम राहिल्यामुळे अम विविध लालबागच्या विविध अम प्रसिद्ध असणाऱ्या गोष्टी आपण म्हणजे अनुभवतच असतो त्यामुळे

चांगली गोष्ट आहे कारण कि त्याच आस्वाद नसशील घेतला तर घेऊन बघ असं मी बोलणार होतो पण आत काय. ठीक आहे मग परंतु मग आपण मग अम दिवाळी सण कसा आपला साजरा होतो लालबाग परळ मध्ये थोडक्यात सांग जरा. दिव्यांनी केलेली रोषणाई पणत्या नंतर वाजणारे थोडेशे फटाके यांनी पुर्नगजबजुन लालबाग परळ जात.